फॅन आहे. बॉटल आहेत. टेबल आहे. आंणि --

फुलांनी सजवलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ची--

दुकान आहे इथं ही एक मा सिता दुकान--

आणि एक फिल्टर आहे.

दुकान आहे बगीचा आहे बहुत सारे झाड आहे.

बालुशाही आहे लहान मोठे पेढे आहेत गुपचूप आहे बा बासुंदी--

बोर्ड आहे खिडकी आहे एक एक--